अं स्वतःची जे विहीर होती, ठीकेय? अस्पृश्यांसाठी, स्वतःची विहीर जी आहे, त्यांनी ते अं हे केली. तुम्ही म्हणू शकता open केली. गोविंदराव यांचा त्याचवर्षी अठराशे अडुसष्ट मध्ये निधन झालेलं होतं. त्यानंतर अठराशे एकोणसत्तर मध्ये, अं ब्राहमणांच कसब, हा ग्रंथ त्यांनी लिहिला. जे तुम्ही ते सांगितलं अगदी बरोबर आहे. अठराशे एकोणसत्तर मध्ये, ब्राम्हणांचं कसब, हा ग्रंथ लिहिला. आणि ते जे,

ठीकेय? हेपण लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पोवाडा त्यांनी लिहिला त्यामध्ये स्वतःचा उल्लेख त्यांनी काय केलेला आहे? कुळवाडी भूषण अखंडवादी काव्य रचना लिहिली. अठराशे त्र्याहात्तर मध्ये, आता आपण आलेलो आहेत. आणि गुलामगिरी हा ग्रंथ त्यांनी लिहिला. तो पण प्रश्नोत्तराच्या स्वरूपात. एक प्रश्न, त्याच उत्तर, त्यांच्या माध्यमातून, त्र्याहात्तर मध्ये. चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहात्तर मध्ये, सत्यशोधक समाजाची स्थापना, पुण्यामध्ये. आणि त्या सत्यशोधक समाजाचं एक ब्रीदवाक्य होतं. तेपण तुम्हाला हं ठीके. Fast होतंय? Okay, slow घेऊया. त, चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहात्तर मध्ये, सत्यशोधक समाजाची स्थापनात्यांनी केली, पुण्यामध्ये. आणि त्या सत्यशोधक समाजाचं जे ब्रीदवाक्य होतं. ते होतं, सर्वसाक्ष जगत्पती. त्याला नकोच मध्यस्थी. ठीके? म्हणजेच काय? त्याला, त्या देवाला कोणाच्या, मध्यस्थीची गरज नाही. आणि हा समाज जो होता, सत्यशोधक समाज, हा देवाला मानायचा. आणि देवाला मानायचा, तर देवासाठी त्यांनी एक शब्द वापरलेला आहे. तो म्हणजे निर्मिक. Okay? निर्मिक म्हणजे देव. ठीके? त्यानंतर या समाजाच्या पद्धतीनं पहिला विवाह झाला होता, अठराशे त्र्याहात्तर मध्ये. त मी तुम्हाला ते मागं पण सांगितलेलं होतं. पंचवीस डिसेंबर अठराशे त्र्याहात्तर मध्ये. पहिला विवाह झालेला होता, त्याच्या या समाजच्या पद्धतीनं. शिताराम आल्हाट व राधाबाई निमकर यांचा. त्यानंतर, मजुरांना bonus मिळण्याची प्रथा, यांनी यांच्या माध्यमातून त्र्याहात्तर मध्ये सुरु केली. अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यानंतर आता एक महत्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायचीय. कि, काशीबाई, ठीके? मी तूम्हाला इथे लिहून दाखवतो.

या मुलाला, दत्तक घेतलेलं होतं. ठीके? दत्तक घेतलेलं होतं, महात्मा ज्योतिराव फुले यांनी. ठीकेय? त हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. Yes yes अगदी बरोबर. आणि यावर पण प्रश्न येऊ शकतो.

पाच जुने अठराशे पंच्यात्तर मध्ये, न्यायमूर्ती रानडे जे होते, यांनी ज्योतिबा फुलेंच्या सहकार्यानं पुण्यात स्वामी दयानंद यांची हत्तीवरून मिरवणक काढलेली होती. यावर प्रश्न येईल कि नाई माहित नाई. पण पुढचा याच्यावर येऊ शकतो. कि अठराशे सत्यात्तरमध्ये, सक्तीच्या शिक्षणाचा ठराव त्यांनी मांडला. व्हिक्टोरिया अनाथ आश्रम सुरू केला. दीनबंधू वृत्तपत्र सुरु केलं गेलेलं होतं. तुम्हाला आठवत असेल. मी तुम्हाला मागं पण सांगितलेलं होतं. दीनबंधू बद्दल. दीनबंधू हे, तुम्ही म्हणू शकता कि, सत्यशोधक समाजाचं एक वृत्तपत्रंच होतं. आणि ते कोणं सुरु केलेलं होतं हे पण तुम्हाला आठवतं. कृष्णराव, किंवा आपण म्हणू शकतो, भालेकर यांनी जे आहे सुरु केलेलं होतं. त्यानंतर, अजून एक महत्वाची हं, यशवंत त्यांचं नाव. तुम्हाला माहितीये त्या मुलाचं. त्यानंतर, अठराशे ऐशी मध्ये, मद्यपानास त्यांनी विरोध केला. त्यानंतर, पुणे इथे जे काई मद्यपान विकणारे जे, मद्य विकणारे लोकं होते. त्यांचे जे मद्यपान गृहांची वाढ झालेली होती. सरकारंन, त्यांनी एक पात्र पाठवून, नगरपालिकेच्या कार्यकारी मंडळाला, अध्यक्षाला लिहिलं होतं. त्यानंतर, कर बसवण्यास सांगितलं होतं त्या याच्यांवरती. त्यानंतर अं अठराशे ऐशी मध्ये, तुम्हाला लक्षात ठेवायचंय. अं यांच्याच समाजाचे एक महत्वाचे कार्यकर्ते, अठराशे ऐशी मध्ये, नारायण मेधाजी लोखंडे जे आहेत लोखंडे, यांच्या माध्यमातून, त्यांनी एका महत्वाच्या अं याची सुरवात केली. तूम्हाला माहित असेल कि, बॉम्बे मिल असोशिएशन, ठीके? त्या बॉम्बे मिल असोसिएशन ची स्थापना, त्यांच्या माध्यमातून केली गेलेली, अठराशे ऐशी मध्ये. नारायण मेधाजी लोखंडे. Okay. हे अजून काही महत्वाची माहिती तुमच्यासाठी आहे. त्यानंतर, हं, दीनमित्र हे त्याचं जुनं नाव होतं. दीनबंधू केलं गेलेलं होतं. हेपण बरोबर आहे. त्यानंतर अजून लक्षात ठेवायचं आहे. यांच्याबद्दल, कि स्त्री शिक्षणाचे आद्यजनक म्हणून british सरकारनं गौरव केला. हे त तुम्हाला माहित आहे.

ब्यांशी, यादरम्यान ते पुणे महानगरपालिकेचे, सदस्य राहिलेत. हे पण एक महत्वाची माहिती त्यांच्याबद्दल आहे. अठराशे शाह्यात्तर ते अठराशे ब्यांशी, या काळामध्ये. त्यानंतर, विल्यम हंटर आयोग जो आहे, नगरपालिका sorry for that महानगरपालिका नाई, नगरपालिका. ठीकेय? महानगरपालिका नाही. ठीकेय? हम्म yes अगदी बरोबर. त्यांनतर, अजून एक महत्वाचा मुद्दा आहे. कि यांच्या माध्यमातून, Okay यांच्याच माध्यमातून एक second, अं विल्यम हंटर अध्यक्षतेत आयोग नियुक्त केला गेलेला होता. आणि तेपण मी सांगितलं कि हंटर आयोगाला शिक्षणाच्या बाब~ बाबती मध्ये सविस्तर निवेदन. या यांच्या माध्यमातून. त्यांनतर, अठराशे अठ्ठयांशी मध्ये, यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. तर त्यांच्यावरती पूर्ण उपचार केलेले होते. अठराशे अंशी~ अठ्ठयांशी मध्ये, sorry. अठराशे ऐशी मध्ये, यांना अं जुलै महिनामध्ये, हृदयविकाराचा झटका आला. Sorry अर्धांगवायूचा झटका. त या अर्धांगवायूच्या या झटक्यावरती उपचार केला होता. doctor विश्राम रामजी घोले. ठीकेय? doctor विश्राम रामजी, घोले, यांनी यांच्यावरती उपचार केला होता. त हेपण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर, अजून एक महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे अठराशे अठ्ठयांशी चा तो-तो काळ होऊन गेला. पण, त्र्यांशी च आपण बघितलंच नाही. त त्र्यांशी मध्ये, त्यांनी अस्पृश्यांची कैफियत आणि शेतकऱ्यांचं आसूड हे ग्रंथ लिहिलेले होते, त्र्यांशी मध्ये. अठराशे त्र्यांशी मध्ये अस्पृश्यांची कैफियत, आणि शेतकऱ्यांचा आसूड, शेतकऱ्यांचा आसूड हे महत्वाचे ग्रंथ जे आहेत ते लिहिलेले होते. ठीकेय? हेपण तुम्हाला लक्षात ठेवायचंय. Okay? त्यांनतर, अजून काही महत्वाचे मुद्दे महात्मा फुले यांच्या बद्दल आहेत. कि यांनी अं इशारा हे पुस्तक लिहिलं. पंच्यांशी मध्ये. सत्सार एक आणि दोन parts लिहिले. ब्राम्हण व प्रार्थना समाजावर त्यामध्ये टीका होती. त्यानंतर, स्वतःच मृत्यू पत्र तयार केलं होतं, अठराशे सत्यांशी मध्ये. त्यानंतर, व्हिक्टोरिया राणीचा पुत्र ड्यूक कॅनॉट, यांना प्राथामिक शिक्षण देण्याची मागणी केली होती. आणि ते माध्यम कोणतं होतं? त दीनबंधू वृत्तपत्राच्या माध्यमातून. त्यानंतर मांडवी कोळीवाडा हॉल मध्ये, त्यांना लोकांनी जे आहे ते, महात्मा नावाची पदवी दिली होती, अठराशे आठ्यांशी मध्ये एक मे ला. त्यानंतर, एप्रिल अठराशे एकोण नव्वद मध्ये खतपोडी चे बंड, हा ग्रंथ त्यांनी पूर्ण केला. अठराशे एकोणनव्वद मध्ये पोवाडा, विद्या खातातील ब्राम्हण पंतोजीच प्रकाशन, सार्वजनिक सत्य दर महाग हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता. तो ग्रंथ त्यांच्या यांच्यानंतर प्रकाशित झाला, मृत्यूनंतर. अठराशे अं एकोण अं नव्वद मध्ये. त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर, शेतकऱ्यांचे तीन महत्वाचे शत्रू फुलेंच्या मते कोणकोण आहे? त हे लक्षात ठेवायचंय. भिक्षुकशाही, नोकरशाही, सावकारशाही हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर, त्यांचे काही लोकांनी गौरव केलेलाय. जसे कि, राजर्षी शाहू महाराज त्यांना मार्टिन ल्युथर किंग म्हणतात. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असं कोण म्हणतात? राजर्षी शाहू महाराज म्हणतात, ज्योतीबांना. त्यांनतर, विठ्ठल रामजी शिंदे पतितांचा पालनवाला म्हणतात. आद्य दलिततोध्दारक म्हणतात. सयाजीराव गा~ गायकवाड, हिंदुस्थानचं वॉशिंग्टन असं यांना म्हणतात. लक्ष्मण शास्त्री जोशी, महात्मा फुले हे, सामाजिक गुलामगिरीविरुद्ध बंड करणारे पहिले पुरुष होते, असं म्हणतात. Doctor बाबासाहेब आंबेडकर त्यांना हू वेअर द शुद्रास, हा ग्रंथ जो आहे तो संपूर्णपणे अर्पण करतात. रा~ अं पंढरीनाथ पाटील, अं महाराष्ट्रातील पहिला socialist म्हणून त्यांची उप~ त्याना उपमा दिली आहे. महर्षी शिंदे त्यांना रामफळाची उपमा दे~ देतायत. माधवबाग त्यांना कार्ल मार्क्स म्हणतायेत, महाराष्ट्राचे. महात्मा गांधीजी म्हणतायत, अरे महात्मा ज्योतिबा फुले हे होते. हेपण तुम्हाला त्यांच्याबद्दल लक्षात ठेवायचंय. Yes major कँडी मोफत सत्कार झालेला होता. बरोबर आहे. त्यानंतर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. काही महत्वाचे यांच्यातले जे व्यक्ती. त्यानंतर, काही संदेश त्यांनी दिले. अं ज्योतीने ज्योत लावा. एक निरक्षर साक्ष करा. हे महत्वाचं संदेश, महात्मा फुले यांचा आहे. श्वान हीच शक्ती, शहाणपणाचे अंती सर्व आहे. त हेपण एक त्यांचच आहे. सरकारवर टीका करताना म्हणतात ते प्रजेचं हित, पाहत नाही तो राजा कसला. हे त्यांचंच वाक्य आहे. पंडिता रमाबाईंचा त्यांनी गौरव केलाय. सत्शील आणि सत्यशोधक साध्वीनी असा. फुलेंचं समकालीन टीकाकाकार होते, विष्णू शास्त्री चिपळूणकर. शूद्र जगतगुरु, शूद्र संस्था~ संस्थापक~ धर्म संस्थापक अशी टीका विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी फुलेंवरती केलेली होती. british सरकारने दक्षिण प्राईस फंडाद्वारे, महात्मा फुलेंच्या शिक्षणा, शिक्षण कार्यासाठी मदत केलेलीय. त हे सगळं, महात्मा फुले यांच्या बद्दल होतं. तस मी तुम्हाला अगोदरपण ते सगळं समजून सांगितलंच. त्यांचं कार्य, त्यांनी काय केलं, ठीकेय? त्यानंतर त्यांच्या महत्वाच्या पुस्तिका, ग्रंथ. ठीकेय? त्यांचे निबंध पण तुम्हाला थोडं detail मध्ये हवं होतं. हम्म तर, त्यामुळे मी तुम्हाला ते detail मध्ये समजून सांगितलं. आता आपण दुसरे समाज सुधारक बघणार आहोत. त्यांचंच, त्यांच्याच पत्नी आहेत. Okay? त्यांचं नाव आहे, सावित्रीबाई फुले. ठीकेय? त यांच्याबद्दल आता, तुम्हाला पुस्तकांमधल्या state board मधल्या साहित्याचा अभ्यास करायचंय. फारसं तुम्हाला यांच्याबद्दल विचारलं जाणार नाही. त्यांचे ग्रंथ खूप महत्वाचे आहेत. नुकतीच त्यांची जे आहे, त्यांचा जन्मदिन आपण साजरा केला. तीन जानेवारीला. आणि अठराशे एकतीस मध्ये त्यांचा जन्म झाला. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यामध्ये, नायगाव येथे. तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये.

निष्ठेने साथ दिली. महात्मा फुलेंनी सुरु केलेल्या मुलींच्या~ मुलींच्या शाळेमध्ये सावित्रीबाईंनी शिक्षिका म्हणून कार्य केलं होतं. तुम्हाला माहितीय. त्रास सहन केला. महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका हा गौरव त्यांना जातो. महाराष्ट्रातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका, सावित्रीबाई फुले. ठीकेय? त्या अशिक्षित होत्या तरी त्यांनी स्वतः घरी शिकून पुढे शिक~ शिक्षिकेच काम केलेलं आहे. त्यानंतर, yes.

आपलं शिक्षणाचं जे पावित्र्य कार्य आहे ते चालूच ठेवलं. अस्पृशोद्वाराच्या कार्यातही त्यांचा मोलाचा सहभाग होता. महात्मा फुले यांनी, बालहत्या प्रतिबंधक गृह आपल्या घरीच सुरु केलेलं होतं. या गृहामध्ये, अनाथ मुलांचं संगोपन सावित्रीबाईंनी केलेलं आहे. स्वतः केलेलं आहे. अनाथ मुलांच्या माउली होत्या त्या. अत्यंत पप्रेमानं व मातेच्या वात्सल्यानं सावित्रीबाईंनी त्या मुलांचं संगोपन केलं. महात्मा फुले त्यांच्या, सर्व कार्यात त्यांनी समर्थपणे त्यांनी साथ दिलेली होती. सावित्रीबाई हा स्वयं प्रकाशित स्त्री होत्या. आणि त्यांचं कार्य आता आपण बघूया. आधी केले मग सांगितले, अशा प्रकारचा संदेश, समस्त स्त्री वर्गासाठी आपल्या कर्तव्य-संपन्न जीवनकार्यातून त्यांनी दिलेला आहे. आणि यांचा जो जन्म दिवस आहे, तो बालिकादिन म्हणून साजरा केला जातो. ठीकेय? Yes very good. तर तुम्ही हा, very good. तर question पण आपण घेतलेले आहेत. Madam ने घेतलेले आहेत question. आणि बालिका दिन हा दिवस जो आहे, त्यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये तसेच पूर्ण भारतामध्येपण आता आपण म्हणू शकतो. सावित्रीबाई फुले यांनी, लिहिलेल्या काव्य फुले, हे लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ठीकेय? त काव्य फुले, पावन कशी सुबोध रत्नाकर, very good. त्यानंतर, हा जो काव्य संग्रह आहे, याच्यातुन महत्वाच्या समाज प्रबोधनाचे विचार त्यांनी व्यक्त केलेले आहेत. त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेली काही पत्रे उपलब्ध आहेत. त्यांनी लिहिलेली, महात्मा फुले यांना. त्यानंतर, क्रांतीज्योती अं फुले, यांनी अज्ञानाच्या अंधकारात चाचपडणाऱ्या स्त्री-शूद्रांना ज्ञानाचा प्रकाश दाखवला. त्यानंतर, सत्यशोधक समाजाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. महात्मा फुले यांच्या मृत्यू नंतर. आणि यांचा मृत्यू जो आहे तो प्लेग रोग्याची सुश्रुषा करताना, म्हणजे त्या प्लेग रोग्यांची जे हे करत असतो ना, अं एक, Doctor nurse जशी हे करतात, checkup किंवा त्यांची काळजी घेत असतात. त प्लेग रोग्यांची सुश्रुषा करताना. प्लेग ची बाधा झाल्यामुळं, दहा मार्च अठराशे सत्यान्यू या रोजी त्यांचा या रोगामुळं मृत्यू झाला. तर अशा होत्या सावित्रीबाई फुले. त्यानंतर, आता आपण बाबा पदमनजी यांच्या बद्दल माहिती घेणार आहोत. अठराशे एकतीस ते अठराशे एकोणीशे सहा, हा बाबा पदमनजी यांचा कार्यकाळ आहे. अं तर हे यांचं जे जन्मगाव आहे, हे बेळगाव आहे. बेळगावचे आहे. त्यांचा जन्म बेळगावमध्ये झाला, अठराशे एकतीस मधेच. त्यांचं आडनाव मुळे होतं. मुळे. बाबा पदमनजी यांचं. यांच्या घराण्यामध्ये, व्यापारासाठी ते सुरतमध्ये ते स्थिरावले. कारण घराणं व्यापारासंबंधित प्रसिद्ध होतं. त्यांचा जवाहिरांचा व्यापार होता. शंकर शेठ यांच्या सारखाच. हा. सेवा करताना मृत्यू झाला, बरोबर आहे. Yes very good नयनजी. त्यानंतर त्यांचा, ओढा जो होता, धर्माचरण व धर्म अभ्यासाकडे होता. वडील बेळगावात सरकारी नोकरीत असल्यामुळं त्यांचं शिक्षण तेथील मिशनरी स्कुल मध्ये झालं. पुढे त्यांच्या वडिलांची बदली मुंबईला झाली. तिथं त्यांनी इंग्रजी, मराठी, संस्कृत, कन्नड, गुजराथी अशा भाषांचा अभ्यास केला. मुंबईत त्यांनी विल्सन प्री चर्च स्कुल मध्ये शिक्षण घेतलं. याचबरोबर, त्यांना ख्रिस्ती धर्माचे शिक्षणही मिळालं. ख्रिस्त्या धर्मातील मानवतावादामुळं ते ख्रिस्ती धर्माकडे आकृष्ट झाले. परिणामी, अठराशे चौपन्न मध्ये, त्यांनी जो आहे, ख्रिस्त्या धर्माचा स्वीकार, केलेला होता. हे होते बाबा पदमनजी. त्यानंतर, बाबा पदमनजी पुण्यामध्ये आले. पुण्यामध्ये आले. त्यांनी free church च्या शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी केली. पुढे त्यांच्यावर, बायबल ट्रस्ट सोसायटीच्या, संपादचा जे काम होतं तेपण सोपवण्यात आलं. आता तुम्हाला मी मागं, आता एका अं व्यक्तीचं महत्वाचं चरित्र सांगितलं. महात्मा ज्योतिराव फुले. त एक कोणता ग्रंथ आहे कि, त्या ग्रंथाच्या start ला okay? अं बाबा पदमनजी यांनी हे केलेलंय. प्रस्तावना लिहिलेलीय. तो ग्रंथ कोणता? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. Okay? Yes yes ते त माहीतच आहे आपल्याला. पण, मी जे तुम्हाला आता सांगितलं. त्या त्रासात टाकायचं? अगो, त्याला त्रासात टाकून कशाला काय अगो? लेणं न देणं. त आता आमच्या बोजीले, त्यायचा त्रास. म्हणजे आमच्या भावजीले असं वाटला लागलं. तर त्यांना उगाच त्रास होईल. ते already त्रासात आहे. दुसरं, महायुध्द त्याच्या अंगावर हाये. तर आपण त्यांना love letter पाठवू. तर त्यांनी एक love letter वाला program चालू केला. या love letter ली म्हणते, वैयक्तिक सत्याग्रह. अन बावाजीन वैयक्तिक सत्याग्रह चालू केले. वैयक्तिक सत्याग्रह म्हणे, हि काये? प्रत्येक भारतीय माणसाने, इंग्रजांना letter लिहावं. आणि भारताला स्वातंत्र्य देण्याची आणि आपल्या ज्या काही मागण्या आहेत, त्या letter वर लिहायच्या. आणि इंग्रजांना love letter अरे भाऊ, ते love letter ते यायला किती व्याप दिले होते. सनदेशील मार्गाने, आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या. असले, हे कितीतरी चिठ्ठ्या पाठवल्या. दहा लाख रुपयान प्रेम पत्र लिहिलं असन. याला म्हणतात, वैयक्तिक सत्याग्रह. तर या वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते, विनोबा भावे. दुसरे होते, नेहरू. तिसरे होते वल्लभभाई पटेल. ठीके आणि चौथे होते, मौलाना अब्दुल कलाम आझाद. त्याच्यावर, प्रश्न विचारतील. वैयक्तिक सत्याग्रह एकोणीसशे चाळीसले चालू केला होता. अन ठीके? असं letter टाकाचं, आणि पाठवाच. जे काही इंग्रज धरील, कचऱ्याच्या डब्यात टाकून देतील. इंग्रज कधी ऐकते का बे? हे पहिले, इकडे इकडं त्याच युध्द चालू होतं. दोकशालताप? लक्षात ठेवा. ठीके? याच्यात आपण का पळून राहिलो? तर याच्यात आपण भारातले स्वातंत्र्य कसं भेटलं? अन राज्यघटनेचा प्रवास हूडकवून राहिलो. जर तुम्हाला राज्यघटनेचा प्रवास पहचा असंन. ए भाऊ आपलं, राज्यघटनेच package सुरु झालंय online त्याच्यावर कुणाले, personally कुणाले जर एम ठीक हाये. Quality चं package घ्यायचं असेल तर आपली phonix acadmey वर नाही. यासाठी download करून घ्या. ते download केली का? त्याच्यावर OTP येते. OTP वर mobile number टाका. OTP येते OTP टाका. Student वरून student login करा. अन मनात मंग, हे App सुरु झालं का store चा opption येते. त्याच्यावर जा. मग तिथून, MPSC foundation घ्यायचे आहे, ते package घ्या. Evergreen package आहे. Police भरतीच आहे. तलाठीच आहे. ग्रामसेवकच आहे. ठीके? तिथं सर्व package आहे. Separate separate quality पाहिजेल तर quality घेता येती. Economics संपलाय ते बी घेता येती. मराठी grammar संपलाय ते बी घेता येती. तुम्हाला जे पाहिजेल ते घ्या. Tension काय घेऊ नका. तर वैयक्तिक सत्याग्रह चालू केला. ठीके? वैयक्तिक सत्याग्रहात हे काय, हे काय ऐकलं नाही. मंग, भावजीला म्हणाले, हे की ऐकत नाही. मरून जाल तुम्ही. काहीतरी करा. ठीके? मंग गांधीजींना वाटलं आता काही खरं नाही. आता आपल्याला काहीतरी कराव लागतंय. गांधीजींनी मंग भारत छोडो आंदोलन राबवाच ठरलं. इकडं, इंग्रज तिकडं युद्धात. आणि आपण इकडं भरात छोडो कराच. जर आपण भारत छोडो केलं. आणि जर इंग्रजांना, नारा दिला होता. ऑगस्ट क्रांती मैदान. ग्वाल्हेरवाला tank मुंबई राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनात आठ ऑगस्टले गांधीजींनी घोषणा केली. करा या मारा. ठीके. म्हणजे पुन्हा हिंशेवर आले. ठीके? साले, हिंशेवर आले. पण शेवटी अहिंसा होती. पण आंदोलन शांततापूर्व असलं पाहिजे. आपण मेलो तरी चालते. आपण आपल्याले, स्वातंत्र्य भेटलं पाहिजे. करा किंवा माराचा नारा दिलेला. अन गांधीजींन, कि भारतातल्या लोकांला सांगितले कि मला jail मध्ये जरी उचलून टाकलं. तरी तुमच्या आंदोलनाची दिशा तुम्ही ठरवा. मी राहो किंवा न राहो. प्रभात फेऱ्या काढा. तेच्यात काही लोकं गुप्त राहिले. लोकांना प्रेरणा देण्यासाठी. त्याले underground म्हणते. त्याला मराठीत महाते, भूमिगत आंदोलन. राममोहन रुईया. ठीकाय. हे जयप्रकाश नारायण. ही लोकं underground राहून काम केलं. काही लोकांनी radio चालू केले. All india radio. ठीकाये. ठीकाये. त्यांनी all india radio चालू केला, भारतातले लोकाईले. जिथेजिथे आंदोलन चालूये भारत छोडोचे. त्याच्या बातम्या कशा प्रसारित कारच्या. नवीन लोकांचे योगदान हाये, भारतीय स्वातंत्र्यात. ठीकाये. म्हणून ठीकाय?

ठीके? भारतातल्या, लोकाईले स्वातंत्र्य भेटासाठी एवढी मोठा strugle आहे. कारण स्वातंत्र्य हे, गांधीजीन भारत छोडो आंदोलन चालू केलं म्हणूनच भेटलं. असं नाही. त्याच्यामागं एवढ्यासाऱ्या गोष्टी चालून आल्या कि काही विचारू नका. म्हणजे दुसरं महायुध्द सुरु झालं. ठीकाये. अय, दुसरं महायुध्द सुरु झालं. ठीकाय. मग हे दुसरं महायुध्द सुरु झालं, अन दुसऱ्या महायुद्धात भारताचं सैनिक, चोरायान जे भारताचं सैनिक होतं. भारतीय लोकायले, पगार दे, त्याच्या हातात बंदूक दे. अन आपण आंदोलन केलं का ह्याच बंदुकानं गोळीबार करायचे order हे इंग्रज देत. आपल्यावर गोळीबार करणारे इंग्रज नाही. Order करणारे इंग्रज होते. गोळीबार करणारे, भारतीयाच होते. आंदोलन केलं, स्वकीय

म्यानमार वरून येते का? नाही. येते कुठून? आपलेच भाऊबंधक police मध्ये आहे. आंदोलन केलं. वरतून order आला. मार, कंबर तोड साल्याच्या. भानला पण, मेलो माय. जेन्न शेकून जाशील आंदोलनात? हे चाललं फेंगडत फेंगडत. हे जे हाये, दुसरं महायुध्द. दुसरं महायुध्द सुरु झालं. एकोणीसशे एकोणचाळीसले दुसरं महायुध्द सुरु झालं. एकोणीसशे पंचेचाळीस पर्यंत युध्द चालू होतं. त्याच्यात, गांधीजीन आमच्या आंदोलन चालू केलं. भारत छोडो. त्याच्यात सुभाषबाबू तिकडं जपानले पोहोचले होते. जपानच्या पंतप्रधान सोबत भेट झाली होती. अन रात बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. अन त्या~ ठीकाय. अन जसं सुभाषबाबू पोहोचले. सुभाषबाबूंनी तिथं सरकार स्थापन केलं. काय हे आझाद हिंद सरकार आहे. स्वतंत्र भारताचं सरकार आहे. आणि हे सरकार जपानच्या मदतीनं इंग्रजांवर हमला करन. अन अंदमान निकोबार हमला केला. अंदमान निकोबार ताब्यात घेतलं. मग इंफाय वर हमला केला, मग इंफाय ताब्यात घेतलं. हे सोडा. सुभाषबाबूंन जपानचे वैमानिक घेतले. विमान घेतले आणि त्याच्यात pomplate टाकले. pomplate अन pomplate टाकले. अन हे pomplate भरून घेतले. त्या pomplate वर लिहिलं होतं. जे जे लोकं इंग्रजांच्या सैनिकात आहेत. त्यांनी, इंग्रजांच्या बाजूनं न लढता. इंग्रजांशी बंड करा. अश्या matter चे letter लिहिले. अन हे काय माजगाव docyard मुंबईले जे royal navy चं मुख्यालय होतं. आज जे. ठीकाय. काराचीले, royal navy चं मुख्यालय होतं. तिथे जाऊन फेकले. अन जिथेजिथे लष्कराचे जी काय स्थळं होती. ब~ इंग्रजांच्या. तिकडं जाऊन वरतून banner बाजी केली. जसं हातात पडलं. म्हणून तर म्हणून तर, हिंदुस्थान नौकेवर मुंबईले उठाव झाला. तलवार युध्द नौकेवर काराचीले उठाव झाला. अन तो उठाव झाला, त्याने बंड केलं इंग्रजांचे विरोधात. तिकडं भारतीय सैनिक युध्द खिळून राहिली युरोपात. इथं सैनिक alrady कमी झाले. हीतचे तिथे युध्द कराला नेले. ठीकाय? इथं भारतीय सैनिक. इंग्रजांच्याच हयातीत बंड करायले लागले. तिकडे सुभाषबाबू attack करून राहिले. अन इकडं गांधीजींनी भारत छोडो चालू केलं. इंग्रजायले झालं. वाटलं, बंदच्या बंदच आता उरावर येते का काय झालं? आता आपल्याला स्वतंत्र द्याय्ले लागते. यायले शांत केल्या शिवाय काई खरं नाही. नाहीतर हे छाताडावरच बसते. म्हाई तब्येत बिघडल्या सारखी वाटू राहिली, मले. मले न्हाई, इंग्रजले, इंग्रजायले असं वाटे. का म्हाई तब्येत बिघडली. ठीकाय. आता काही खरं न्हाई. याइले स्वातंत्र्य द्यायला लागते. नाहीतर हे उरावर बसल्याशिवाय राहत नाही. पुरी परिस्थितीये. अन तसंही इंग्रजांनी पुरा भारत लुटून नेला होता. ठीकाय. पुरा पुरा फुकुफुकू खाल्ला होता. आता काहीच न्हाई ठेवलं त्या पुरा लुटून नेला. त्याले म्हाईत होतं. आता भारतात लुटण्यासारख काई नाहीये. ठीकाय. पुरा लुटून नेला. पुरी economy लुटून नेली. Brain brain नावाची theory मांडली दादाभाई नौरोजीन. त्या इंग्रजांनी direct drainage pipeline टाकली होती आपल्या देशात. पुरी पैश्याही pipeline पुरा देश लुटून नेला. काहीच नव्हतं ठेवल. पहा certine condition आली. भारताले स्वातंत्र्य द्यासाठी एवढ्या सगळ्या condition जुळून आल्या. दुसरं महायुध्द. ठीकाय. काय म्हंटल? दुसरं महायुध्द त्याच्यानंतर काय म्हंटल? दुसरं महायुध्द. त्याच्यानंतर हे, ते काय? त्याच्यानंतर भारत छोडो आंदोलन. सुभाषबाबू जपानला गेले. आझाद हिंद सरकार स्थापन केलं. अन त्याच्यानंतर बी pomplate टाकले. ते काय, दोन royal navy च्या दोन मुख्यालयात मुंबई, लाहोरले उठाव झाले. तलवार आणि हिंदुस्थान नौकेवर. तो उठाव शांत करण्यासाठी, गांधीजीन ते काय? गांधीजीन

तर, तो अशे किस्से झाले. शीस~ हे त्यांच्या उरावर येऊन पडले. ते यायले, इंग्रजाले काई समजून नव्हत रायल का कराव. म्हणून, इंग्रजांनी एकोणीसशे बेचाळीसले भारतात क्रिस mission पाठवलं. का पाठवलं? क्रिस mission ठीकाय. कि जा भो, हे काय ऐकून न्हाई राहिले, तिकडे, बुवाजीनी आंदोलन चालू केलं. पहिलेच आपलं सैनिक तिथे कमी हाये. यायनंतर बंड बिंड केला, तर आपल्याला काई अबुटणार नाही. च्यामानी साब. आपला pant बींट hook सहित सुटून जाईन. ठीके. त कोणीही आपल्या सोबत पाउल टाकल? Pant सुटलेल्या अवस्थेत. पटकन जा. ठीके? म्हणून भारतात क्रिस mission पाठवलं. ठीके. त्याच्यानंतर आली राजाजी योजना. त्याच्यानंतर आली वेवेल्स त्यानंतर आली cabinet. हा भारतीय राज्यघटनेचा प्रवास आहे. म्हणून भारतीय राज्यघटनेचा प्रवास पाहता असाल तर तुम्हाला, भारतीय चळवळीचा इतिहास शिकणं आवश्यक आहे. डूकर्यो. नाहीतर भेंडेभी काळात न्हाई, राज्यघटनेचा प्रवास. का भेंडो कळणार हाय. ठीके? म पहिले हे शिका. तर मंग. ठीकाय? मग आता पहा. ठीकाय. आता पहा. ठीके. भारत सरकारचा कायदा केला होता इंग्रजाने. एकोणीसशे पस्तीस. त्याकाळात द्विगृही कायदेमंडळ राज्यात निर्माण केलं होतं. जसं, केंद्रात द्विगृही कायदेमंडळ होतं. लोकसभा अन राज्यसभा. हे द्विगृही. इंग्रजांचीच व्यवस्था होती पहिले, एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानं केंद्रात लागू केली होती. ही व्यवस्था राज्यात आलेली. द्विदल शासन पद्धती. आता द्विदल शासन पद्धती, एकोणीशे पस्तीसच्या कायद्यात ठीकाय. केंद्रात ए लक्ष द्या रे. केंद्रात लागू केली आहे न राज्यात पहिले लागू केली होती. राज्यात फसली आहे ती. द्विदल म्हणजे का? तर राखीव खाते अन सोपिव खाते. तर द्विदल पद्धती म्हणजे काय? त्यांच्यात राखीव खाते. ठीकाय राखीव खाते अन सोपिव खाते. आता, बिन~ बिनबुडाचे फुटके खाते भारतीय लोकांना हे देत हते. आना जे राखीव म्हणजे खाते आणि अन बाकीचे कायदे तुम्हाला देऊ. अरे पण राखीव नसून म्हणजे पुन्हा अर्ध तुयाकडे ठेवलं. परराष्ट्र तुयाकडे ठेवलं, गृह तुयाकडे ठेवलं. अन हे भुर्क आमच्याकडे देऊन राहिलं महिला, बालकल्याण. शेमडे मंत्रालय आमच्याकडे देऊन राहिला. हा? मंग राग न येईन का? ह्या चोरानं काय केलं? का द्विदल शासन पद्धतीत, द्विदल शासन पद्धतीत पहिले के. ठीकाय. राज्यात लागू केली. राज्यात fail गेली. fail गेली. तरी या चोरानं, एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यात लागू केली होती. तरी, या चोरानं एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यात केंद्रात नेली. Fail गेली, तरी. Faliur program राबवले या चोरानं. हे सत्यानाश केली. ठीकाय.

त्यानंतर सिंध ओरिसा प्रांत निर्माण केले. त्याच्यानंतर, ठीकाय. ते भारत मंत्र्याचं India councile रद्द केलं. भारत मंत्र्याचं india councile रद्द केलं. आणि या कायद्यानुसार एकोणीसशे सदतीसला भारतात election झालं. विधानसभेचे. आणि म्हणून महाराष्ट्राचे विधानसभा अस्तित्त्वात. महाराष्ट्राचे चे विधानसभा आहे. तेव्हा मुंबई प्रांत मध्ये तर हे, विधानसभा तेव्हाच अस्तित्वात आली. आपल्या विधानसभेले, महाराष्ट्राच्या दोन हजार बाराले, पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले. भारताचे राष्ट्रपती आले होते, पंच्याहत्तराव्या वर्षा निमित्त. महाराष्ट्र विधानसभेच्या. ठीकाये अमृत महोत्त्सावी वर्षानिमित्त. समजले का? पंच्याहत्तरले अमृत म्हणते. साठ वर्षले, हिरक म्हणते. पंचवीसले रौप्य म्हणते. पन्नासले golden म्हणते. अन शंभरले सुवर्ण म्हणते. सुवर्ण म्हणते? अबे पन्नासला सुवर्ण म्हणते, डूकर्या.

भारतीय लोक, भारतीय सैनिक हे इंग्लंडच्या बाजूनं. ते काय युरोपात दुसऱ्या महायुद्धात भाग घेईन. मंग लाथा नी मारून राहिले. अबे, इथे राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये शिकले सवरलेले लोकं हाये. आमच्या प्रत्येक राज्यात आता सरकार आहे. अकरा पैकी अकरा राज्यात सरकार आहे. अकरापैकी आठ राज्यात तर निव्वळ कॉंग्रसचं सरकार आहे. अन तू सोट्ट्या आम्हाला विचारूनपण न्हाई राहिला. मग काय खड्यात धासायले आम्हाला सरकार बनवलं का? लाथ नाई मरीन तर यायनं काय केलं? यायनं न विचारता परस्पर घोषणा केली. म्हणून, कॉंग्रेसच्या सर्व लोकांनी राजीनामे याच्या तोंडावर फेकून मारले. इंग्रजाच्या. नाय पाहिजे असं भिकारचोट सरकार. ठेवा तुमच्याच पाशी. आम्हाले जर विचारात नसल तर. घोषणा आहे. ठीकाय. हे तर आठ ऑगस्ट एकोणीसशे चाळीस. याले आगळ घोषणा म्हणती. पहिले त्याची जी घोषणा होती, एकोणीसशे एकोणचाळीसले ती युद्धात भाग घेण्याची. मग याचे~ याले, आगळ घोषणा म्हणती. हे लीलीगोची ऑगस्ट घोषणा का होती पहा. ठीकाय. तर त्याच्या मुळ उद्देश होता. कारण कॉंग्रेस नाराज झाली होती. कॉंग्रेसने राजीनामे दिले होते. कॉंग्रेस नाराज झाली होती अन कॉंग्रेस ने राजीनामे दिले होते. कॉंग्रेसने राजीनामे दिले होते. लक्ष द्या बे. कॉंग्रेसने राजीनामे दिले होते. ठीके. राजीनामे दिले, कॉंग्रेस नाराज झाली. माया मागच्या घोषणेवर. त्याची मागची घोषणा काय होती? कि भारताचं सैनिक, इंग्लंडच्या बाजूनं युद्द~ दुसऱ्या महायुद्धात भाग घेईल. म्हणून त्यांनी राजीनामे फेकून दिले होते. म्हणून त्यांना खुश करण्यासाठी. आगळ घोषणा केली. पण का म्हणते ही आगळ घोषणेत, lord लीलीगो, viceroy होता, भारताचा. हे म्हणते. का, वसाहतीचे स्वातंत्र्य देण्यात येईल तुम्हाले. अबे dominiance state चा दर्जा. म्हणजे, राज्य आमचं तुम्हाला अधिकार अजून मोठे करून, तुम्हाला वाढवून देईन. म्हणजे शेवटी भूक लागली नि हा गुलाबजाम देऊन राहिला हातात. ठीकाय, चोर. तुम्हाले वसाहतीच स्वातंत्र्य देण्यात येईल, युध्द समाप्ती नंतर. युध्द समाप्तीनंतर तुम्हाला वसाहतीच स्वातंत्र्य देण्यात येईल. dominiance state ते. अबे स्वातंत्र्य पाहिजे, मंद dominient कायले खड्यात देऊन राहिला? यानं, कॉंग्रेसला खुश करायसाठी. युध्द समाप्तीनंतर अल्पसंख्यांकांच्या हितास. म्हणजे भारतात जे अल्पसंख्यांक आहे. मुस्लीम हाये, जैन हाये, खिश्चन हाये, शीख हाये. यायच्या जे पारशी हाये, यांच्या हितास प्राधान्य देणारी, घटनानिर्मितीची प्रक्रिया सुरु करण्यात येईल. घटना निर्मितीची प्रक्रिया सुरु करण्यात येईल. अशी घोषणा करण्यात आली. एकोणीसशे चाळीसच्या ऑगस्ट योजनेत. ऑगस्ट योजना ही, ऑगस्ट घोषणा ही lord लीगीगो ची होती. पहिली घोषणा त्याची एकोणीसशे एकोणचाळीसची होती. ठीके, त्याच्यावर राजीनामे फेकून मारले. त्याच्यानंतर त्याने आगळ घोषणा केली. पहा, घटना कशा कालानुक्रमाने आहे. तर कॉंग्रेस आणि मुस्लीम league ने,

राज्यघटना समिती आम्ही स्थापन करू. तर त्यामुळे, मुस्लीम league ले मुस्लीम आहेत. त्याबाबतीचा मुस्लीम राष्ट्राबाबत काहीच दिसलं नाही. त्यानं धुडकावून लावली. हे नाही पाहिजे म्हणे, बंद करा पहिले ढोबार. अन कॉंग्रेसन ठीकाय. तिथं जे, ठीके, त्यानं शिफारस केली. कि, dominance state हे नाही पाहिजे खड्यात. आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे. मग गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह चालू केला. इंग्रज पहिलेच. ठीकाय. पहिलेच, गर्दीत सापडली आहे. त्यायले अजून कायले कचाट्यात पकडायचं आपण? म्हणून love letter लिहा. संवेदनशील मार्गाने आपल्या मागण्या मान्य~ मान्य करू आपण इंग्रजांकडून. मग वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते, विनोबा भावे. Love letter लिहिणे, अन आपल्या मागण्या पंडित जवाहरलाल नेहरू दुसरे होते. हे काय? वैयक्तिक सत्याग्रह सत्याग्रही आहे. तिसरे आहे, वल्लभभाई पटेल आणि चौथे आहे, मौ~ मौलाना अब्दुल कलाम आझाद. आता दहा लाख लोकाईले letter लिहले होते. पत्र लिहिले होते, इंग्रजाइले दहा लाख लोकांचे पहिले चार बोंब झाले. विनोभा भावे पहिले, नेहरू दुसरे, वल्लभभाई पटेल तिसरे, मौलाना अब्दुल कलाम आझाद चौथे. ठीकाय. मंग त्याच्यानंतर आलं, क्रिस mission का आलं? क्रिस mission. पहा क्रिस mission का म्हणते? क्रिस mission का म्हणते पहा बे डोम्ब्रेहो. हे क्रिस mission. हे व्हय क्रिस, staperd crips. हेच होतं cabinate mission मधी समोर. हे आलं, बेचाळीसले. हे पहा बुकलो, काय म्हणते. ठीकाय. तेव्हा गांधीजी सोबत चर्चा बिर्चा केली पोट्ट्यान. ठीकाय. भारतातल्या लोकायले पहा, याचा मुल उद्देश होता क्रिस mission चा. पहा भारतीय सैनिकांना भारतीय लोकांचा पाठींबा मिळवून देणे. कारण एकोणीसशे बेचाळीसला युध्द होसात आलं होतं. आणि त्या होसाच्या युद्धात भारताचे लोकं लढायले तयार नवते. भारतातले सैनिक. तर त्या लोकांना. भारतीय लोकांना पाठींबा कसा मिळवून देता येईल? याच्यासाठी याले पाठवलं. तर याने भारतत येऊन,

टप्याटप्यान पहा. आम्ही तुम्हाले टप्याटप्याने वसाहतीचे स्वातंत्र्य देईन. ठीके? हे लीलीगु, तर म्हणे, आम्ही तुम्हाला वसाहतीचे. या पुन्हा त्याच्यात म्हणते. टप्याटप्यान देईन, dominance state चा दर्जा. एक राज्याले स्वातंत्र्य, दुसऱ्या राज्याले स्वातंत्र्य. अबे चोरा. फुकट्या, देतोस कायले? त्वरित भारत एकसंघ निर्माण करण्यात येईल. पहा. ठीके. काय म्हणते. टप्याटप्याने dominace state चा, वसाहतीच्या स्वातंत्र्याचा दर्जा देतील. त्वरित एकसंघ. Dominiance state म्हणजे? महाराणी तुमच्यावर राज्य पाहिल. आम्हीच तुमचा कारभार पाहीन. फक्त तुम्हाले इथे काय, मंत्रालय संत्रालय देऊन देईन. पण पंतप्रधान आमचा राहील. सगळे अधिकार आमचेपाशी राहील. कायदे कराचे अधिकार. अबे फुकट्या तसं, देतस कायले मंग स्वातंत्र्य तुयाचपाशी ठेव ना चोरा. ठीकाय. मंग त्वरित एकसंघ निर्माण करण्यात येईल. युध्द समाप्तीनंतर सर्व महत्वाची खाती. युध्द समाप्तीनंतर सर्व महत्वाची खाती

आपल्याले मिळवून घेणे, म्हणजे सैनिकले मिळवून घेणे. या उद्देशानं क्रिस mission भारतात आलं होतं. त्याच्यानंतर म्हणते, युध्द पहा. युध्द समाप्तीनंतर घटनासमितीची स्थापना करण्यात येईल.

Dominiance टप्याटप्यान dominiance state चा दर्जा देण्यात येईन. वसाहतीचे स्वातंत्र्य देण्यात येईल. युध्द समाप्त झालं का लगेच तुम्हाले आम्ही, राज्यघटना बनवण्याची परवानगी देऊ. पण ह्या का म्हणते? भारतातील प्रांतांनी, संस्थानिकांनी, ठीकाय. नवीन संघराज्य निर्माण करण्यात येईल. हे पहा त्यानं म्हंटल आहे. एकसंघ भारत निर्माण करण्यात येईल. त्या एकसंघ भारतात भारतातील प्रांतांनी आणि संस्थानिकांनी नवीन संघराज्यात शामिल व्हावे. किंवा स्वतंत्र राहावे हे त्यांनी त्याचं ठरवावं. अबे डूक्रा, तुम्ही एकसंघ भारत तयार करू राहिला, का तुकडे तुकडे करून राहिला चोरा? या क्रिस mission directly फुटीचे बीज पेरले होते. ठीकाय. फुटीचे बीज पेरले म्हणून कॉंग्रेसन ही योजना फेटाळून लावली. आणि पाकिस्तानचा कुठेही उल्लेख जिनाला दिसला न्हाई. तर जिनाने लाथ मारली. जमत नाही म्हणे. म्हणून गांधीजीन, क्रिस mission ले म्हंटल आहे. कि या बुडत्या bank चा पुढील तारखेचा cheque आहे. म्हणजे bank बुडून राहिली. अन तुम्हाले cheque दिलेला त्या बुडत्या bank चा पुढील तारखेचा. म्हणजे कवडीची gurentee नाही का तो cheque ठीकाय, clear होईल. म्हणून गांधीजी. आपल्यला प्रश्न विचारते परीक्षेत. खालीलपैकी कोणत्या समितीबाबत, गांधीजीने असा उल्लेख केला होता? कि हा बुडत्या bank चा पुढील तारखेचा cheque आहे. ठीकाय. तर क्रिस mission ले गांधीजीनी म्हंटल होतं. का क्रिस mission च्या शिफारशा म्हणजे बुडत्या bank च्या पुढील तारखेचा cheque आहे. कसय. ठीके. मग क्रिस mission झालं बघून. का झालं? क्रिस mission मंग श~ म्हणजे कॉंग्रेस फेटाळून लावे. तर कधीकधी मुस्लीम leauge फेटाळून लावे. ठीकाय. मग त्याच्यानंतर मध्यस्ती करण्याचा प्रयत्न एका माणसाने केला. त्या माणसाचं नाव होत,

एकोणीसशे चौवेचाळीसले आपली योजना मांडली. पहा बे डुकरेहो काय झालं. ठीकाय. ऑगस्ट योजना चाळीस. वयक्तिक सत्याग्रह, ठीके, त्याच्यानंतर एकोणीसशे बेचाळीसले क्रिस mission मंग आलं, राजाजी. मग राजाजीनं, मुस्लीम leauge आणि राष्ट्रीय कॉंग्रेस याच्यात मध्यस्ती करून आपल्याले मार्ग कसा काढता येईल? यासाठी जिना सोबत meetings घेतल्या. गांधीजींसोबत meetings घेतल्या. गांधीजीनी जिनासोबत पत्रव्यवहार केला. लय तमाशे केले. पण तुम्हाला सांगतो, कोणताही तमाशा कमी आला नाही. ठीकाय.

त्याच्यानंतर महात्मा गांधीजीले भेटले. हे पहा इथे दिलेलं आहे. ठीकाय. जिनाच्या दुर्ग्राहामुळे, राजाजी योजना फेटाळून राहिली. दशिंद. Observer नावाचा paper आहे. राजाजी pack beads with जिना ठीकाय. राजाजी जीनामुळे, ठीकाय धुडकावून लावण्यात आला म्हणते. मग आता पहा, राजाजी योजना एकोणीसशे चौवेचाळीस. का म्हंटल? राजाजीनं कोणत्या शिफारशी केल्या? म्हणजे हिंदू, मुस्लीम नवीन देश निर्माण नाही झाला पाहिजे. नवीन राष्ट्र निर्माण नाही झालं पाहिजे. त्याच्यासाठी, याच्यासाठी राजाजी योजना plan करण्यात आली. ठीकाय. का करून राहिली? राजाजी. याच्यात ऐक्य निर्माण झालं पाहिजे, म्हणून राजाजी योजना लागू करण्यात आली. मग हिंदू, मुस्लीम ऐक्य धरून आणण्यासाठी राजाजींनी प्रयत्न केले. घटना पहा, घटनानिर्मितीपूर्वी कॉंग्रेस आणि मुस्लीम लीग चे संयुक्त सरकार अस्तित्वात येईन. का म्हणते? पहा राजाजी म्हणते कि घटना निर्मिती व्हाच्या पहिले, घटना निर्मिती व्हाच्या पहिले हिंदू, मुस्लिमांचे संयुक्त हंगामी सरकार अस्तित्वात येईल. पहा, घटना निर्मितीपूर्वी, युध्द समाप्तीनंतर मुस्लीम बहुलभागात. शिमानी शेती करण्यासाठी, म्हणजे मुस्लीम बहुल कोणता भाग होता? आताचा पाकिस्तान झाला वायव्य सरहदप्रमाणे. आणि जो पश्चिम बंगाल होता. तिथं जे आताचा बांगलादेश आहे. तिथं मुस्लीम बहुल भाग होता, पश्चिम बंगालले लागून. तर या दोन्ही भागात, मुस्लीम जो बहुल भाग आहे. त्या भागात, सीमेची निश्चिती करण्यासाठी सार्वमत घेण्यात येईल. जीनाले हेच खटकलं. खड्यात गेलं म्हणे सार्वमत. हे काय घ्यायचं नाही.